तुमचे शिक्षक कसे शिकवितात. चांगल शिकवतय.

आम्हाला मराठीला शिंदे madam.

English ला अह हे देशमुख madam

आहेत ना.

हिंदीचे ठोकळ sir ही आहे गणिताचे लोंढे sir आहेत.

Eng eng

इतिहासाचे आहे ना केकांत. केकांत sir बर आहे बर आहे, आता त्यांना. पर्यवेक्षक अं पर्यवेक्षक आहे ना. हम्म बर आहे बर आहे आता त्यांचा जागी दूसर कोणी आलं. अं आलेत ना.

कोण आहेत नाव काय त्यांच. ते धुमाळ sir पर्यवेक्षक आहेत सध्या.

मुख्याध्यापक रंगले sir आणि उपमुख्याध्यापक अं रंगले sir आहे.

हा हा ये ना.

ते आपल्याला शाळेकडून पुस्तक भेटली होती तुला भेटली का. हा भेटली ना. अह माझी अजून भेटलीच नाही मला.

हा ना ते, काय झाला काय माहिती माघारी गेली पुस्तक. हम्म

हां झाले ना, तुमचे? आमचे झाले.

सोपे होते आमचे. आम्हाला एक सर्वात पहिला अं नाही सोपा गेला दूसरा अवघड गेला थोडा. नाही आमचे सगळे सोपे होते.

काय झाल का नाही जेवण मग. हां जेवण झालं तुझं.

शाळेत काय नाय.

वातावरण छान आहे. चांगल आहे आमच्या इथ थोडस वातावरण थोड वाईट झालय. काय झाल एक मुलान एका sir ला हाणल. हा हा.

ते जाऊन दे, बर मला पुस्तकावरचे send कर photo.

आणि अं सगळ्यात आधी इंग्रजीच. चालतय चालतय. हम्म हम्म OKAY मध्ये बाकी काय चाललय तुझं. काय नाही चाललंय अभ्यास लिहतोय आता उद्या madam नी सांगितलय प्रश्नपत्रिका लिहून द्यायची त्यांना.

तोंडी परीक्षा आहे ना आता पुढच्या आठवड्यात आहे madam घेणार आहेत.

पडले चाळीस पैकी वीस पंचवीस. प्रथम सत्रात किती पडले तुला निकाल मध्ये.

चांगलेत चांगलेत. तुला किती पडले.

हा हा.

चांगले पडलेत तुला पण आणखीन अभ्यास कर थोडा. हा चालतय.

चालतय पहिला number कोणाचा आला शाळेत. काय नाही पहिला number होता एका मुलीचा अलता.

शाळेत ग्रंथालय आहे का तुमच्या? आहे ना खूप मोठी.

हो मग दरोज चार चार पुस्तक आणतो मी. आमच आमच ग्रंथ आ,

मग. चार चार काय वाटायला आणतो काय पुस्तकं

बर आहे बर आहे आमच ग्रंथालय लय मोठा आहे. पोर तिथ जागाच भेटत नाही आतमध्ये जायला इतकी पोर असत्यात. आमच्या पण शाळेत लय असत्यात पुस्तक ग्रंथालय लई मोठी आहे आमचीपण. हम्म चांगलय चांगलय शाळा मस्त आहे ना तुमची.

आहे तीन मजली आहे.

मागचे सराव कसे गेले paper प्रथम सत्राचे? चांगले होते. हम्म हम्म हम्म गणिताचा paper थोडा हा हा. घटक चाचणी कशी गेली. घटक चाचणी चांगली आहे पण थोडे अवघड . हा ते पण आहे मला गेलता science चा गेलता पण काय आता नाही tension.

math

कुठले sir शाळेत चांगल शिकवतात? आम्हाला आहेत केकांत sir. हम्म

आमच्या इथ लोंढे sir चांगला शिकवतात. हा चांगला आहे चा तुमचे मुख्याध्यापक कोण आहेत शाळेचे. आमचे मुख्याध्यापक होय.

मुख्याध्यापिका आहे मुख्याध्यापक नाही आमचे या वेळचे.

तू कधी येशील इकडं. येईन ना दोन चार दिवसांनी येणार आहे एवढा paper होऊन दे उद्याचा. चालतय चालतय.

बाकी काय चाललंय मग. बाकी काय अभ्यास अभ्यास अभ्यास हा हा.

आमचा तेच चाललय. चांगला अभ्यास करून दुसऱ्या सत्रात चांगले mark पाडायचे आहेत आपल्याला. जाऊ दे, असु दे, तू पण कर ना. हा ते चालूच आहे.

बसतो लिहीत आता नाई नाहीतर madam उद्या खुळी होत्या. हा आम्हाला पण लई लिहायला सांगितलय.

हा मग चांगलय चांगलय mark भेटतील आपल्याला तेवढेच. लिखानाच नसतय काही. नाही तसं नाही भेटतात तसं म्हणायला पण.

शाळा मस्त मोठी आहे आमची. हम्म चांगलय. हा एकलय तुमच्या शाळेत पवार साहेब आलते. आलते ना.

कशाचे उद्घाटन.

हा म्हणत्यात लय खर्च केले त्यांचासाठी. हा केलता ना.

अंदाज नाही सांगता येत रे. ठीक आहे, जाऊन दे. कहेनाही तासकाहीनै

आता येणार आहे आमच्या इकडे शाळेला. हा येणार येणार. हम्म sir आनी बोलवलय त्यांना.

आमच्या शाळेत सध्या हे चालू आहे gathering. gathering. हम्म